इकडे बोर्ड लिहिलेला आहे प्रसाद ठेवलेला आहे.

पिक्चर मध्ये केसाच पिक्चर आहे उम्म् केसाच एक हेअरस्टाईल केली जात आहे.

सूर्याचा कलर आकाशामध्ये विघ्न झाला आहे.

पेट्रोल भरण्यासाठी गाड्या आलेल्या आहेत.